हा-हा-हा. हा म्हणजे असं एकाच नाहीये कि बौ अरे, ह्यांच्यानंतर हेच करावं लागेल. म्हणजे फार सारे option एत. तुम्ही काहीही करू शकतात.

तस त मी अं विचार करते कि प्रत्येक college ला असं जाऊन, भेट देऊन येऊ थोड्या. म्हणजे कसंय ना. बघावं लागेल ना, कोणत्या college ला घ्यायचं, कोणत्या नाई असं. list मध्ये नाव टाकायला.

त तुला काय वाटतं? मी फिरून यायला पाहिजे colleges वैगेरे. म्हणजे बघून यायला पाहिजे ? हो ते beneficial असतात. ते फिरून आलेलं college कारण कसं कोणतं college कसंय वगैरे बघून, मग decide करायचं. नाही त कोणा, Hostels चांगले नसतात, काही चांगलं नसतं. काही facilities नसतात. problem होतो.

तर ते बघावं लागेल का मला? हो. ते सगळं बायल लागेल.

भारत देश, आम्ही सर्व भारतीय आहोत, याचा आम्हाला अभिमान हाय. चला तर मग जाणून घेऊया भारत देशाविषयी अधिक महत्त्वाची माहिती. भारत, अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक आणि दक्षिण आशियातील एक देश हाय. क्षेत्रफळ अनुसार हा जगातील सातवा सर्वात मोठा देश हाय.

हिंदी महासागर अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्वेला बंगालचा उपसागर हाय. पश्चिमेला पाकीस्तान, ईशान्येला, भूतान चीन आणि नेपाळ आणि पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमेवर हाय. हिंदी महासागरात, भारत श्रीलंका आणि मालदीवच्या जवळ हाय. भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांवर थायलंड आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये सागरी सीमा देखील हाय. भारताची राजधानी नवी दिल्ली हाय. आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद यांचा समावेश होतो. भारत देश सिंधू संस्कृती आणि अनेक ऐतिहासिक धर्मांचे घर हाय. भारतीय उपखंड प्राचीन काळापासून व्यावसायिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी प्रसिद्ध हाय. हिंदू, बुद्ध, जैन आणि शीख हे चार धर्म भारतात उगम पावले. आणि सर्वात मोठा हिंदू धर्म भारत देशात हाय. आणि इस्लाम हे पहिल्या शतकात भारतात आले आणि या धर्मांनीही भारताला विविध धर्मांचा देश बनवण्यात मदत केली. आठव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. आणि नंतर अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र लढ्यानंतर united इंग्लंडमध्ये. भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली. परंतु स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केल्यावरच भारत अखेर एकोणीशी सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झाला. दोनहजार सोळामध्ये

भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आले आणि भारतानेही वेगाने वाढणाऱ्या वेव्स्थित प्रवेश केला भारताला नवीन औद्योगिकीकरणं देश म्हंटले जाते. अणुऊर्जा आणि प्रादेशिक शक्तींच्या बाबतीत, भारताकडे जगातील तिसरे मोठे सैन्य आहे आणि सर्व देशांमध्ये लष्करीत खर्चात भारत सहाव्या क्रमांकवर हाय भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत इंडिया, भारत हा बहुषिक बहुभाषिक आणि अतिशय वांशिक देश हाय. भारताने जगाला नेहमीच आपल्या गूढतेने भुरळ घत हा, एक उपखंड हाय. ज्याचा इतिहास पाच हजार वर्ष हाय. वर्षांचा आहे. विविधतेत एकता असलेली सभ्यता असलेला भारत हा नेहमी एक असा देश म्हणून ओळखला जातो. ज्यांचा इतिहास त्या कणाकणात गुंजतो. भारताची पहिली प्रमुख सभ्यता सुमारे दोन हजार सव्वीस पूर्वी सनाच्या आसपास सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाले, ज्याचा मोठा भाग सध्याच्या भारतात अजूनही हाय. एक हजार वर्ष टिकलेली ही संस्कृती हडप्पा संस्कृती म्हणून ओळखली जाते. हजारो वर्षे जगलेल्या लोकसंख्येचा तो कळस होता सुमारे दिड हजार BC अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील आर्य जमाती वायव्य भारतात येऊ लागल्या. त्यांचे समाजिक श्रेष्ठत्व असुनही त्यांची प्रगती मंद होती. अखेरीस या जमाती विंध्य पर्वतापर्यंत संपूर्ण उत्तर भारतावर राज्य करण्यात यशस्वी झाल्या

या आर्य जमाती जवळजवळ संपूर्ण गंगेच्या मैदानात पसरल्या आणि त्यापैकी अनेक राज्यमध्ये विभागल्या गेल्या. अशोक भारत ही बहुरंगी विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक हाय. या सोबतच ते बदलत्या काळानुसार स्वतःलाही घडवत आहे. स्वातंत्र्य नंतर भारताने बहुआयामी समाजातील आणि आर्थिक प्रगती केली. भारत कृषिक्षेत्रात स्वयंपूर्ण झाला हाय. आणि आता जगातील सर्वात औद्योगिक देशांमध्येही त्याची गणना होते. या सोबतच चंद्रावर ज्यांची पावले पोहोचली आहेत, अशा मोजक्या देशांत त्याचा समावेश होऊ लागला. भारताचे नाव हे पूर्ण जगातहि आहे. संपूर्ण पण हिमाच्छादित हिमालयाच्या उंचीपासून भारत, भारतातील र~ राज्य हे. भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांपैकी. हे कुतुब मिनार चारमिनार लाल किल्ला आग्रा किल्ला, इंडिया गेट, हवा महाल, जल महाल, सांचीस्तूप, खजुराहोची मंदिरे राणी की बाव, कोणार्क सूर्य मंदिर, बीबी का मकबरा, हुमायूनची कबर

जैसलमेर हे आहेत. भारत पंधरा ऑगस्ट, एकोणीस सत्तेचाळीसच्या मध्यरात्री अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाला आणि या नव्या युगाची सुरुवात साजरी करण्यात आली. सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते. भारताचे शजारी केले जाणारे सण तो एक हाय. आपल्या प्राचीन परंपरांनी देशाला विविध सण आणि जत्रांची देणगी दिली हाय. अनेक पर्यटन विविध उत्सवाची साक्षीदार हाय. भारतीय नांगरीकरण दिवस, कापणी दिवस, बदलते ऋतु आणि बरेच काही छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रामनवमी, अशी बरेच काही भारतामध्ये मोठ्~ मोठेही सण साजरे करतात. भारतात एकोणीशे भारतात स~सर्वात मोठ राज्य महाराष्ट्र हाय आणि महाराष्ट्र राज्यातील king of महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज असे ही म्हंटले जाते. गंगा भारतातील, नदयांची उगमही होतात. गंगा नदी, ब्रह्मपुत्र नदी, सिंधू नदी, गोदावरी नदी, नर्मदा नदी, कृष्ण नदी यमुना नदी, महा नदी, कावेरी नदी, तापी नदी, सतलज नदी, चंबळ नदी, बियास नदी, तुंगभद्रा नदी, साबरमती नदी, भारतातील महत्वाच्या नद्या हाय.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 आणि त्यामध्ये one G two G three G four G आणि आता latest five G सुद्धा market मध्ये अं phone मध्ये समावेश झालेला आहे. आणि सध्याचा trend पाहता आपल्याकडे देखील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

म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या phone मध्ये नवीन technology येते, त्यावेळी त्याला next Generation चा smartphone असे आपण म्हणतो सगळेजणं, यापूर्वी wire चे phone होते बघा, landline वैगेरे किंवा woki-toki पण होते काही वर्षांपूर्वी. अं त्यानंतर cordless phone आले आणि आता wireless phone पण उपलब्ध झालेले आहेत, जे कि mobiles आहेत. wireless phone साठी अं one G सर्वात पहिली generation होती. ही analog signals चा वापर अं करत होती. आणि याचे सादरीकरण जे झाले होते, ते एकोणीसशे ऐंशीमध्ये करण्यात आले होते आणि त्याची speed जी होती, ती दोन point चार KBPS य~ या speed वर ते काम करत होते. अमेरिकेत तसं पाहिलं तर one G सगळ्यात आधी सादर करण्यात आलं. आणि या अं one G च्या phone ची, जी battery होती life खूपच खराब होती. त्यामुळे voice quality आणि security ह्या सगळ्यांचा खूपच problem येत होता. म्हणजे बऱ्याचं प्रमाणात ते खराब होतं आणि एकोणीसशे अं एक्याण्णवमध्ये GSM वर आधारित two G technology आली. अं digital signals यासाठी वापर करण्यात येत असे. आणि ह्याची जी speed होती, ती चौसष्ट KBPS होती. म्हणजे one G ची two point चार आणि two G ची चौसष्ट KBPS होती. म्हणजे खूप हा मोठा फरक आहे. आणि या technology ला सर्वात आधी फिनलँडमध्ये अं वापरण्यात आलं होतं. या phone मध्ये SMS camera आणि mailing म्हणजे e-mail यांसारख्या सुविधा अं

Video calling, वेगवेगळे features. आणि हे वेगवेगळ्या technology च्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. अं~ आणि मग जेव्हा three G technology market मध्ये आली तर त्याला smartphone अं असे नाव पडले. आणि ह्यानंतर नवे data plans launch करण्यात आले. आणि त्याच्यानंतर दोन हजार अकरामध्ये आलं, म्हणजे अं three G च्या एक दहा-अकरा वर्षांनीच four G technology आलेली. म्हणजे बऱ्याच gap त्याचा नव्हता. आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीसशे ऐंशी, एकोणीसशे एक्याण्णव. हे सगळे दहा-अकरा, दहा-अकरा वर्षांच्या gap ने सगळेच अं G आलेले आहेत, म्हणजे one G two G three G four G. Four G हे दोन हजार अकरामध्ये आले आणि यामाध्यमातून शंभर MBPS चं म्हणजे एक GBPS च्या internet speed चा वापर सगळेजण आपण करू लागलो. आणि three G पेक्षा हि four G हि technology महाग होती. तर loop चा जर आपण बघितला तर दोन्ही phones मध्ये जास्त काही

म्हणजे हि तर latest आहे. आपल्या बऱ्याच metrocity मधनं five G technology आहे. मी आता पुण्यात राहते तर, पुण्यात सुद्धा काही भागांमध्ये five G technology हि आलेली आहे. आणि अं तसे मानले तर five G technology connectivity आणि speed मध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये. हि technology भविष्यातील wireless technology असेल. तसेच five G five G port करणाऱ्या phones मध्ये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 आणि अं Three G अं two G one G हे सगळे अं G technology म्हणजे generation G चा, जो long form म्हणण्यात आला आहे generation म्हणून तर पहिली generation, दुसरी generation, तिसरी generation, चौथी generation, पाचवी generation, असा आपण मराठीत स्पष्ट म्हणायचं तर मराठीत असा आपण म्हणू शकतो. म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिद्ध~ पिढी.

तंत्रज्ञान तयार केले जाते, ते नवीन पिढीमध्ये गणले जाते. आधुनिक तंत्रज्ञान म्हणू शकतो, कि ते आता अजून मोठ्या प्रमाणात उदयास येत आहे.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

विमॅफ wimaf असे म्हटले जात होते. त्यांनतर पुढील काही वर्षांत युरोपीय देशांमध्ये उपलब्ध करण्यात आले. दोन हजार नऊच्या सुमारास युनायटेड स्टेट्समध्ये प्रिन्स नावाचा पहिला four G cellular network उदयास आलं होता. four G चा data transfer हा three G पेक्षा जास्त पटीचा होता. आणि four G चा data transfer download आणि upload हा जवळजवळ शंभर MBPS पर्यंत मिळू शकतो. आणि सध्याच्या काळात जे आपण वापरल्या जात fifth genr~ generation आहे.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

आणि five G चे फायदे पण तसे खूपच आहेत. एक अं five G च्या मदतीने आपण आ~ औद्यगिक क्षेत्रांतील उपकरणे, processing utility communication अं यांमध्ये कमालीची गती वाढणार आहे. तसेच automobiles च्या जगतात सुरक्षा देखील पूर्वीपेक्षा अधिक पटीने विकसित आणि उत्तम अं होण्या~ होईल. Five G तंत्रज्ञानामुळे super high speed internet ची connectivity केली जाईल. त्यामुळे या क्षेत्राचा जलद गतीने connectivity होऊन विकास

सुलभ होतील. आणि five G च्या Five G network ची वैशिष्ठये पण काही आहेत. जी कि five G network ची जी गती आहे. ती इतर तंत्रज्ञानाच्या वेग सुमारे प्रति second मध्ये वीस GB पर्यंत data transfer चा वेग मिळू शकेल. त्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वं कामे झपाट्याने देखील होऊ शकता. आणि अं internet च्या गतीत पण वाढ होईल. सध्या आपण जे four G वगैरे network वापरत आहोत.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

आणि GDP वाढीमध्ये सुद्धा five G मुळे एक मोठ्या प्रमाणात अं मोठ्या प्रमाणात वेग येईल. नवीन तंत्रज्ञानामुळे देशाची GDP मध्ये अर्थव्यवस्था बरेच सकारात्मक परिणाम होऊ शकतात. असे काही अर्थहीत~ अं सहकार्य~ अर्थसहकार्य किंवा विकास संघटनांनी सुद्धा अं सांगितलेल आहे. आणि mobile phones चा सुरुवातीचा टप्पा हा one G होता. एकोणीसशे ऐंशीमध्ये, त्याच्यानंतर म्हणजे टप्याटप्याने generation म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी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 ठीक आहे, आपण पण तेवढे update राहू शकतो. पण ह्याचे जसे फायदे आहेत one G, two G, three G, four G five G चे वगैरे. तसे काही तोटे पण आहेत.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 उतार वयातील आरोग्य आणि हिवाळा, हिवाळ्यात वृद्ध व्यक्तींना काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हिवाळ्या मध्ये जीवाणु आणि विषाणु अधिक सक्रिय होत असतात वृद्ध व्यक्तींची immuni system अर्थात प्रतिकार संस्था हि कमकुवत झालेली असते. म्हणूनचं हिवाळ्या मध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या त्यांना त्रस्त करत असतात दसऱ्याचे दिवस सरले कि दिवाळीची चाहूल लागते, दिवाळी सोबतीने येतो तो म्हणजे हिवाळा. हा ऋतू आरोग्य संवर्धनासाठी पोषक असला तरी हिवाळ्यात वृद्ध व्यक्तींना काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हिवळ्या मध्ये जीवाणु आणि विषाणु अधिक सक्रिय होत असतात. वृद्ध व्यक्तींची immune system अर्थात प्रतिकार संस्था

seasonal effective disorder असे म्हणतात. या व्यतिरिक्त ज्या वृद्धांना अर्थ्रायटिस, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग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

या समस्ये पासून बचाव करण्यासाठी वृद्धांनी पुरेश्या प्रमाणात उबदार कपडे घालणे महत्वाचे आहे. तत्यांच्या खोलीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घरामध्ये heater किंवा blower चा वापर जरूर केला पाहिजे. हिवाळ्या मध्ये शरीर शेकण्यासाठी heating pad चा वापर देखील आरामदायी ठरू शकतो.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 menopause नंतर progesterone harmone चा कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या आपल्याला अधिक आढळून दिसते आणि याचा त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. स्नायूंमधे थंडीमुळे कडकडपणा आखडलेपणा येतो आणि त्यामुळे वृद्धांचे हातापायातील वेदना अथवा दुखणे हे वाढते. यापासून बचावासाठी आपण सकाळ संध्याकाळ त्यांना हातात व पायात मोजे घालण्यास सांगावे. आंघोळीसाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. रात्री जोपण्यापुर्वी मीठाच्या कोमट पाण्यात पाय बुडवून बसल्यास वेदनेपासून आराम मिळतो. रोज थोडा वेळ कोवळ्या उन्हात जरूर बसावे. सूर्यकिराणा पासून मिळणारे ड-जीवनसत्व वृद्धांच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. आहारामध्ये दुग्धजन्य उत्पादनांना प्रामुख्याने सामील करावे. वेदना जास्त असतील तर doctor च्या सल्यानुसार वेदनाशामक औषधांचे सुद्धा सेवन करता येऊ शकते. यानंतर बघूया अस्थमा, अस्थमाचा त्रास देखील या दिवसात वाढतो. हिवाळ्यामध्ये वातावरणात alargy पसरवणारे घटक असतात या घटकांमुळे वृद्धांच्या श्वसननलिका अति संवेदशील बनून आकुंचन पावतात म्हणून या ऋतुत वृद्धांना अस्थमा म्हणजे श्वास घेण्याचा त्रास हा होऊ शकतो. या ऋतुतील कोरड्या वातावरणामुळे वृद्ध व्यक्तींना श्वास घ्यायला खुप त्रास होतो यापासून बचाव कसा करावा तर यासाठी हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी वातावरणात धुलीकण आणि गाडयांच्या धुरांचे गळ आवरण असते त्याला smoke असे म्हणतात. हा जो smoke आहे या अस्थमाच्या रुग्णांसाठी खूपच नुकसानकारक आहे. म्हणूनच वृद्धांनी morning walk साठी बाहेर जाण्याऐवजी घरातंच सकाळी व्यायाम करावा रात्री झोपताना खोलीतील सर्व खिडक्या बंद करू नये. आपल्या खोलीत अधिक काळ heater किंवा bloawer सुरु ठेवु नये त्यामुळे खोलीतील नैसर्गिक oxygen नष्ट होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. रात्रीच्यावेळी अचानक जोरात खोकला आल्यानंतर झोप मोड झाली तर थोडावेळ खुल्या खिडकी समोर उभे राहावे तसेच nebulizer आणि puff नेहमी सोबत ठेवावे म्हणजे गरज वाटल्यास ताबडतोब वापर करता येऊ शकतो जवळच्या व्यक्ती आणि familydoctor चा number नेहमी जवळ ठेवावा म्हणजे गरज पडल्यास वेळेत त्यांची मदत आपल्याला मिळते. त्यानंतर पाहुया उच्च रक्तदाब आणि त्यामुळे होणारे त्रास थंडीमध्ये उच्च रक्तदाब खुपचं वाढतो बहुतेक वृद्धांना उच्च रक्तदाबाची समस्या हि असते शास्त्रज्ञानद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात आढळून आलेलं आहे कि तेहतीस टक्के लोकांचा रक्तदाब हा वाढतो या ऋतुत आंतरतः योनितून विशेषतः harmones चावतात जे रक्तदाब वाढविण्यास जबाबदार असतात. आता उच्च दाब कि रक्तदाब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 हिवाळ्यामध्ये हृदयाचा झटका येण्याचा धोका सर्वाना जास्त असतो. हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे त्यांची सक्रियता कमी होते. आणि हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका हा नेहमीच वाढतो. या व्यतिरिक्त थंडीपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेमुळे या ऋतुत शरीर त्रात चयापचय वाढते त्यामुळे हृदयावर जास्त दाब पडतो आणि म्हणूनच हिवाळ्यात हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता हि वाढते. वृद्धांमध्ये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 दहा ते पंधरा दिवस असे असतात ज्यावेळी तापमान खुप कमी असते अशा परिस्थितीत हृदयरोगी व्यक्तींनी घराच्या बाहेर पडू नये. रोज किमान अर्धातास उन्हात जरुर बसावे. उन्हाची किरणे मिळाल्यामुळे ड-जीवनसत्व मिळते आणि ते शरीराला हृदय विकाराचा झटका येण्यापासून वाचविते. या आल्हाददायक ऋतुमध्ये party आणि picnic सुरु असतात त्यामुळे अनेकदा खुप जास्त खाणे होते ते हृदयरोगींसाठी नुकसान दायक ठरते. या समस्ये पासून बचाव करण्यासाठी

geriratric disorders असं म्हणतात. हिवाळ्यामध्ये अशा समस्या या खुप वाढतात. शास्त्रीय संशोधनानुसार सिद्ध झाले आहे की हिवाळ्यात वृद्धांच्या शारीरिक हालचाली खुप मर्यादित होतात. थंडीपासुन बचाव करण्यासाठी त्याचा अधिक समवेत घरातच व्यतीत होतो. अशा वेळी एकटेपणा आणि कंटाळल्यामुळे depression आणि मानसिकता या सारख्या समस्यांचा त्रास होतो. यापासून बचावासाठी अशा समस्यांना तोंड देण्यासाठी phone व internet माध्यमाच्याद्वारे आपल्या जवळच्या लोकांशी बोलावे कोण नसेल तर त्या वेळी घरच्या बाहेरपडुन फिरावे. आरोग्य चांगले असेल तर थोडे बागकाम करावे. video game खेळावे आजूबाजूच्या मुलांना शिकवावे. आजूबाजूच्या लहान मुलांबरोबर थोडेसे खेळावे नातवंडांबरोबर खेळावे. आपल्या घरगुती कामात कुटुंबातील व्यक्तींना मदत करावी यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवणार नाही, आणि मानसिक दृष्ट्या प्रसन्न राहणे शक्य होईल.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 एक होता गंधर्व. आता गंधर्व म्हंटला म्हणजे, दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगायला नकोत. एक म्हणजे तो गाणारा होता. आणि दुसरं म्हणजे त्याच वास्तव्य होतं. वास्तव्य म्हणण्यापेक्षा कर्तव्य होतं, इंद्राच्या दरबारात गायन करण्याचं. तसा तो अतिशय प्रामाणिक होता. आपल्या कर्तव्यात, त्यानं कधीही कसूर केली नाही. रोज, प्रामाणिकपणानं दरबारात आपलं गायन सादर करीत. गंधर्वाचं तो. तेव्हा त्याचे आवाज अतिशय गोड आणि गायनाचं ज्ञान देखील,

त्याच्या गायनाचा, त्याच्या विनयशीलतेचा आदर करायचा. या गंधर्वाचं गायन असलं म्हणजे, ते बैठक हमखास रंगणारच, याची सर्वांना खात्री असायची. शिवाय, तो मनमिळावू, मितभाषी असण्यानं सर्वानाच आवडायचा. पण सगळे जण, सर्वगुप~ गुणसंपन्न थोडीच असतात. प्रत्येकात काही ना काही, कमतरता असते. तशीच एक विचित्र खोड त्याला होती. ते खोड म्हणजे, थोडा मिश्किल होता. थोडा म्हणण्यापेक्षा थोडाबहुत म्हणणं, जास्त योग्य ठरेल. तर हा थोडाबहुत मिश्किल होता. हा काय करायचा? एखादा राग गाताना, त्यात थोडी गडबड करायचा. त्या रागाचा वेगळेपणा अन त्यांना रागहानी करायचा. काही विसंवादी स्वर पाहायचा. आणि हळूच, चोरून जाणकारांकडं दृष्टी टाकायचा. त्यांच्या कपाळावर पडलेला, आठ्यांकडं मिश्किलपणे बघायचा. ती जाणकार मंडळी एकमेकांकडे जणू प्रश्नांकित नजरेने बघायची. थोडीफार घोटाळ्यात पडायची. कारण राग संकेत प्रमाणं, गायनात फरक पडला असला तरी त्या रागाची वाढलेली असायची. तो राग अधिक रंग पाडायचा. त्यामुळं त्या गाण्याकडं, हं रागाकडे नाई म्हणत मी, त्या गाण्याकडं नाक मुरडावं,

त्याला या गोष्टीत, गम्मत वाटायची. असा तो थोडा मिश्किल होता. मात्र, एक गोष्ट तो मनापासून करीत असे. त्याच्या गाण्यातले शब्द मोठे हळुवार, नजाकतीनं पेश करायचा. त्या शब्दांचा अर्थाशी एकजीव होऊन,

जणू एकमेकांसाठीच निर्माण झालेले आहेत. असं वाटायचं. संगीत पंडितांनादेखील ती एकरूपता भावून जायची. वाटायचं, हे भावना व्यक्त करायला, हे आणि केवळ हेच स्वरावे. दुसरे कुठलेही स्वर इथे चालायचे नाही. त्या रागाशी हे स्वर जुळत नसले, रागाच्या कायद्यात बसत नसले, म्हणून काय झालं? शेवटी व्याकरण महत्वाचं कि आकलन महत्वाचं? आणि ते संभ्रमात पडायचे. ते शास्त्रीय पंडित संभ्रमात पडले, म्हणजे त्याला आनंद व्हायचा. या सुप्त आनंदाचा आस्वाद घेत, मिश्किलपणे त्यांच्याकडे बघायचा. हे मंडळी गाण्यात, गाण्याच्या भावार्थात, गाण्याच्या शब्दातच तल्लीन झाली, म्हणजे त्याला हे देखील खूप आनंद व्हायचा. शास्त्रीय पंडितांची अवस्था, इतर जणांची गोष्ट तर सांगायलाच नको. ते तर तल्लीन झालेले असायचे. फार आधीपासून. कारण त्यांच्या, आस्वादाला व्याकरणाचा गंध नसायचा. त्याच्या गायनात आणखीन एक गोष्ट होती. गायनातल्या शब्दांच्या,

त्यामुळं, त्याचं गायन म्हणजे, एक आनंदपर्वणी असायची. त्याचं गायन झालं म्हणजे, सारा समाज दाटीदाटीनं त्याचा आस्वाद घ्यायला जमा झालेला असायचा. हि त्याच्या गायनाची गोष्ट झाली. त्याच्या मिश्किलपणाची आणखी एक बाजू होती. तो खूप चांगला नकल्या होता. त्याचं एक वैशिष्ट्य होतं. विरुध्दपक्षाच्या नकला तो अप्रतिम करायचा. विरुध्दपक्षाच्या म्हणजे स्त्रियांच्या. मग ती स्त्री कोणत्याही प्रवृत्तीची असो. हा हूबेहूब त्याच्या सारखा बोलायचा. चालायचा, वागायचा. धीरगंभीर, रुपगर्विता, चंचल स्वभाव, थट्टेखोर वृत्तीची, अतिशय बुद्धिवान, लाजरी, बावरी, रूपाचाच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारचा गर्व असणारी, अविवाद सारिका, पोक्त, संसारी, स्त्री कोणत्याही प्रकारची असो. हा तिची नक्कल हुबेहूब करायचा. त्यांचं चालणं, लाजणं, मुरकणं, हसणं आणि रडणं सुद्धा. ह्या नकलेची एक खासियत होती. हि नक्कल पाहून इतर गंधर्व तर हुरळून जायचे. पण अप्सरा देखील त्यांच्या प्रेमात पडायच्या. त्याच्यावरून, जीव ओवाळून टाकायच्या. मनोतील वृत्तीत असायच्या. त्याला आपल्या पश्चात, ओढण्यासाठी एक अप्सरा तर, काय-काय तृप्त्या योजायची कि. पण तो तिला दाद देत नसे. बघता-बघता, तिला हुलकावणी देत असे. पण ती अप्सरा देखील, महाचिवट, जणू त्याच्यासाठी तिनं प~ तपश्चर्याचं मांडली होती. आपल्या तपश्चर्येचं फळ मिळेल अशी तिला खात्री होती. त्यासाठी करण्याची तिची तयारी होती. तो जिथं जाईल तिथं जायची. मग ते कुठेही असो. अगदी पृथ्वीवर गेला असला, तर ती तिथं गेलेली असायची. असो. आपली चर्चा, आपल्या गंधर्वपूर्तीच ठेवूया. अशा या मिश्किल गंधर्वाच्या मनात, एकदा एक वेगळीच कल्पना आली. तसा तो जिद्दी पण होता. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच. मग त्यासाठी वाटेल त्या स्थरापर्यंत जायची त्याची तयारी होती.

आपल्या मालकाची मस्करी करणं इष्ट नाही. हे त्याला समजायला हवं होतं. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तस काहीस झालं. प्रत्यक्ष इंद्राचीच थट्टा करण्यासाठी तो रिझावला. त्यानं इंद्राच्या, इंद्राणीचा अवतार धारण केला.

पण कितीही झालं तरी, इंद्रदेव फसणार थोडीच होते. त्यांना त्याची नाटक ओळखू आले. त्यानं त्याची नाटक ओळखू आले. त्याचा हा नाटकाचा खूप राग आला. आपला आवडता गंधर्व असला, म्हणून काय झालं. आपली, त्यानं अशी आगळीक करावी, इंद्राणीचं सोंग वठून आपलीच नव्हे तर इंद्राणीची पण थट्टा करावी. आपली पायरी हा इतक्या लवकर विसरावा. असे अनेक विचार त्यांच्या मनात चमकून गेले. इंद्रदेवाचा संताप अनावर झाला. त्यांनी त्याला श्राप दिला. या अमरावतीतुन तुझं पतन होईल. मृत्युलोकात सर्वसाधारण माणसाप्रमाणे तुला जीवन जगावं लागेल. हि शापवाणी एकटाच गंधर्व खाडकन भानावर आला. त्याला वास्तव्याची जाणीव झाली. आपण या नकल्या करण्याच्या नशेत काय करून गेलो. छे-छे. आपल्या हातून फार वाईट घडलं. तो भानावर आला. पश्चातापानं दग्ध झाला. गहिवरून त्यानं इंद्रदेवाचे पाय धरले. आपल्या अश्रूंचा त्यांच्यावर अभिषेक सुरु केला. क्षमा भगवंत, क्षमा. माझ्याकडून अक्षम्य अपराध घडलाय.

काही कामानिमित्त श्रीविष्णू तिथे आले. हा प्रसंग पाहताच ते उद्गारले. अरे इंद्राणी, हे काय चालू आहे. पतिदेवांच्या चरणापाशी लोटांगण. हे अश्रूविमोचन. विष्णुदेव सुद्धा, क्षणभर गंधर्वाला त्याच्या नाटकी स्वरुपाला फसले. पण क्षणभरच. म लगेच त्यांच्या लक्षात आलं. म्हणाले, अरे, हा तर दरबारातला गंधर्व. हेच-हेच त्याचं सोंग. या सोंगाढोंगानं मला फसवू पाहत होता. म्हणून मी याला श्राप दिला आहे. मृत्युलोकात जन्म घेण्याचा. इंद्रदेव म्हणाले. पण, मग गंधर्वाच्या करुण चेहऱ्याकडे बघत ते राहिले. त्यांचा राग हळूहळू निवळू लागला. त्यांच्या त्यामधील कला जाणवली. आपल्यातच नाही तर विष्णू देवाला देखील, यानं आपल्या कलेनं क्षणभर का होईना, इंद्राणीचा वाटावी,

मीच न मागता. तुझ्या या कलेसकट तू पृथ्वीवर जन्म घेशील. आणि ह्या तुझ्या कलेनं तिथं अजरामर होशील. पुरुष म्हणून जन्मलास तरी स्त्री स्वरूपातील या भूमिकांमुळे तू प्रसिद्धीला पावशील. गंधर्वाला कळेना. हा, हा उपशाप होता कि आणखी वेगळा अभिशाप. प्रभू, हा कसला उपशाप? मंग माझ्या पुरुषार्थाला काय अर्थ? यावर विष्णू देव म्हणाले, अरे वेड्या! पुरुषार्थ काय पुरुष रूपातच करता येतो? स्त्री वेषातला, तुझा पुरुषार्थ लोकांना वेड लावेल. आणि त्यात काय लाज वाटावी? कमीपणा कुठला मानायचा? मी स्वतः दोन वेळा मोहिनीच्या रूपानं वावरलो आहे पृथ्वीवर. अमृत मंथनाच्या वेळी, आणि भस्मासुराचा नाश करण्याच्या वेळी. शिवाय, आपले भोलेनाथ हे अर्धनारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत. उगाच खंत करू नकोस. गंधर्वाचं समाधान झालं. दोन्ही ईश्वराना प्रणाम करून तो निघाला. त्या गंधर्वांची हि जीवन कथा. एक होता गंधर्व, त्यांच्या दृष्टीने तो दिवस खूप महत्वाचा होता. केवळ त्याच्याच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने तो दिवस महत्वाचा होता. महाराष्ट्राचाच का, तर देशातील मराठी माणसांच्या दृष्टीने, त्या दिवसाला महत्व आले होते. अजून खोल विचार केला, तर मराठी संगीत-नाटकाच्या इतिहासात, एक अवलोकिक क्रांती घडवणारा तो दिवस होता. मराठी नाट्य सृष्टीतील, दिग्गज शंकरराव मुजुमदार, गोविंद बल्लाळ देवल, गणपतराव बोडस, स्वतः, त्यांच्या मुलाची आई, आणि किर्लोस्कर संगीत मंडळचे अनेक नट, यांच्या दृष्टीने देखील तो दिवस फार महत्वाचा होता. शंकरराव मुजुमदारानी ज्योतिबाच्या डोंगरावरील प्रसिद्ध, ज्योतिषी शंकरशास्त्री देव,